आकलनात्मक mapping स्पर्धात्मक trend उत्पादक मिश्रानाचे पुनर्वलोकन प्रति फूट विक्री stock उलाढाल दर प्रति उत्पादन लाईन नफा वितर महिन्याचे पुनर्वलोकन order देणे आणि वितरण वितरणाची किंमत मध्यस्थानाची किंमत कार्य क्षमता यामधील आघाडीचा कालावधी त्याशिवाय किरकोळ रणनीती सेवा गुणवत्ता सह ग्राहकाच्या निष्ठेशी महत्वपूर्ण आणि सकारात्मक संबध आहेत विपणन धवरानं असे प्रत्येक प्रेषक लोकसंख्या प्राधान्य या सर्व प्रमुख पेहेलू ची प्रभावीने रूप रेषा देते अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेत किरकोळ धवरण दिर्गकाळी टिकाऊ पण check करते

लक्षित घटकांना कशी आकर्षित करते यावर प्रकाश टाकते बाजार विश्लेषण बाजाराचा आकार बाजाराचं टप्पा बाजारातील स्पर्धात्मक बाजारातील आकषण बाजारातील कल उत्पादन निशून्याचे पुनर्वलोकन प्रति चौरसी फूट विकारी stock उलाढाल दार प्रति उत्पादन life नफा वितरण महिन्याचे पुनवलोकन order आणि वितरणाचे किंमत आणि मध्यस्तानाचे किंमत किंमत कार्य क्षमता यामध्ये आघाडीचा कालावधी

लोकसंख्या शास्त्र प्राधान्य या सर्व प्रमुख पेहेलूची प्रभावीपणे रूपरेषा देते अत्यंत स्पर्धत्मक बजार पेठेत किरकोळ धोरण दीर्घकाळ ठिकावू पण set करते हे ग्राहक संबंधावर लक्ष केंद्रित करते जोडलेले मूल्य ग्राहक समाधानाचे महत्व यावर जोर देते आणि stor चे मार्केट positioning ग्राहकाच्या लक्षित देताना कसे आकर्षित करते यावर प्रकाश टाकते

कपडे shoes आणि प्रसाधन सामग्री या सारख्या गोष्टी अन्न मास आणि चीज आणि उत्पादन आणि भाजलेले पदार्थ यासारख्या गोष्टी कला ललितकला व ठसेल पुस्तके आणि वाध्य या सारख्या वस्तू त्या श्रेणी मध्ये तुम्हाला विविध प्रकरची किरकोळ दुकाने देखील मिळतील काही सर्व सामान्य प्रकारामध्ये समाविष्ठ आहे Department store ग्राहकांसाठी एकाच छताखाली विविध उत्पादने खरेदी करण्यासाठी सर्वात जुने आणि अनेकदा सर्वात मोठे ठिकाण लक्ष्यआणि मॅपी ही उदाहरणे आहेत big box store प्रमुख किरकोळ विक्रेते जे एका प्रकारच्या उत्पादनामध्ये विशेषण आहेत जसे कि electronic best buy आणि D on हि उदाहरणे आहेत discount store department store हि आहेत च्या सवलतीच्या वसतू आणि कमी किमतीचे brand stock करतात walmart आणि ki matra उदाहरणे आहेत retailer online किरकोळ विक्रते जे internet द्वारे विक्री करतात आणि उत्पादने तुमच्या दारापर्यत पोहचवतात त्यांच्याकडे सामान्य बहुतेक stoer नसतात amazon आणि ets हि उदाहरणे आहेत किरकोळ विकत ज्या मुळे त्या उत्पादनाची किंमत एक आहे ती घाऊक विक्रेत्यांना दोन मध्ये विकली जाऊ शिकते घाऊक विक्रेते दोन ला विकत घेतात आणि नंतर किरकोळ विक्रेत्यांना चार मध्ये विकतात आणि मग किरकोळ विक्रेता चार ला विकत घेतात आणि खरेदीदाराणा आठ मध्ये विकतात अशा प्रकारे प्रत्येक जण मार्गात पैसे कमावतो बाजार विश्लेषण बाजाराचा आकार बाजाराचा टप्पा बाजारातील स्पर्धात्मक बाजारातील आकर्षण बाजाराचा कल ग्राहक विश्लेषण बाजार विभाजन लोक संख्या शास्त्रीय भोवगौलिक आणि मनोव्यज्ञानिक पप्रोफाइल मुले आणि दुर्ष्टीकोन खरेदीचे सवयी branch प्राधान्य गरजा आणि ईच्छाचे विश्लेषण मीडिया विश्लेषण अंतर्गत विश्लेषण इतर क्षमता उदाहरण मानवी स्वसाधन क्षमता तांत्रिक क्षमता आर्थिक क्षमता scale economic किंवा व्याप्तीची अर्थ व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यापार संबंध प्रतिष्ठां स्तिथी मागील कामगिरी स्पर्धा विशलेषण पर्यायाची उपलब्धता स्पर्धकाची ताकत

वितरण महिन्याचे पुनर्वलोकन order देणे आणि वितरणाची किंमत मध्यस्ताची किंमत कार्य क्षमता यामधील आघाडीचा कालावधी

लोकसंख्या शास्त्र प्राधान्य यासर्व प्रमुख पेहळूचे प्रभावी पाने रूप रेषा देते अत्यंत स्पर्धात्मक बाजार पेठेत किरकोळ धोरण दीर्घकालीन टिकाऊपणा सेट करते

order देणे आणि वितर वितरणाची किंमत मध्यस्थानाची किंमत कार्य क्षमता यातील आघाडीचा कालावधी याशिवाय किरकोळ रणनीती सेवा गुणवतेसह ग्राहकाच्या निठेशीमहत्वपूण आणि सकारत्मक संबंध आहे विपणन धोरण फेम च्या लक्षित प्रेषक लोकसंख्या शास्त्र प्रधान्य यासर्व प्रमुख पेहळूची प्रभावीपणे रु रेषा देते अत्यंत सपर्धात्मक बाजारपेठेत किरकोळ धोरण दीर्घकालिन ठिकाऊ पण सेट करते हे ग्राहक संबंधावर लक्ष केंद्रीक करते जोडलेले मूल्य ग्राहक समाधानाचे महत्व यावर जोर देते आणि store market कोणत्याही क्षणी ग्राहकाच्या लक्षित पडणं घटना कसे आकर्षित करते या वर जोर देते

जालना जिल्ह्यातील दूधणा नदीच्या काठी उत्तरेला वसलेलं माझं एक छोटसं गाव. गावामध्ये नदीच्या ठिकाणी मोठी सरकारी विहीर. त्या विहीरीचं पाणी अगदी नितळशार. त्याच नदीच्या वरच्या काठावरती एक boaring होती. गावातल्या भरपूर अश्या लोकांना अनेक दुष्काळांमध्ये या boaring पासूनच पाणी मिळालं. त्यामुळे सर्वजणांची ती खूप लाडकी तसचं समोर आलं, तर अगदी प्राचीन काळातील

मी माझ्या आजींना विचारलं, की माय, आ~ आपल्या गावातील मंदिर इतकं उंच का?

त्यावरती आजी म्हणजेच माझी माय सांगायला सुरू झाली, की प्राचीन काळामध्ये पावसाळा खूप असायचा. त्यामुळे, जेव्हा आपल्या भागांमध्ये आणि वरत्या~ वरच्या भागांमध्ये पाऊस झाला, तेव्हा पाणी आणि नदी अगदी तुडुंब भरायची आणि त्या तुडुंब भरलेल्या नदीमध्ये वेगवेगळ्या काट्याकुपट्या आणि झाडं वाहून यायची आणि त्याच्यामुळे नदीचं पात्र अगदी जाम व्हायचं. आणि पाण्याचा प्रभाव आणि पाण्याची पातळी वाढल्याने पाणी पार गावापर्यंत शिरायचं, कधी - कधी तर लोकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी जायचं अशी माय सांगते. त्यामुळे आपलं मंदिर उंच होतं अशी माय सांगायची. गाव अगदी छान . बघायचं झालं तर गावामध्ये वेगवेगळ्या जातींचे लोक वसलेले होते, त्यामध्ये पाटील, वंजारी, बौद्ध, मांग, महार, न्हावी, धनगर अश्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी मिळून आमचं गाव वासलेलं होतं. त्यामध्ये चार -पाच घरं मुस्लिम बांधवांची सुद्धा बघायला दिसतात, हे मुस्लिम बांधव म्हणजे कुणी पाकिस्तानचे मुस्लिम नसुन हे आपल्या भारतातीलच मुस्लिम होते, म्हणजे थोडक्यात यांना मराठी मुसलमान सुद्धा म्हणता येईल. हे अगदी प्रेमळ आणि गोंडस लोक. हनुमान मंदिराच्या अं दोन गल्ल्या सोडल्या तिथं आमचं छोटसं घर. म्हणजेस पुरातन काळात आजोबांनी बांधलेलं माळी अस त्याला म्हणता येईल. यामध्ये आम्ही सगळ सगळे लोकं एकत्र कुटुंबामध्ये राहायचो म्हणजेच थोडक्यात आमचं सर्व कुटुंब एकत्र होत. गावामध्ये अनेक ठिकाणी जर बघायचं झालं, तर खूप सारे सण अगदी आनंदात आणि उत्सवात साजरे होतात. दिवाळीच सणाबद्दल जर बोलायचं झालं तर, गावातील सर्व मुलं आणि मोठे लोकं आपल्या आपल्या पद्धतीने फटाके घेऊन गावाच्या main रस्त्यावरती जमायचे, त्यावेळी सर्वजण आप आपलं प्रदर्शन दाखवण्यामध्ये व्यस्त असायचे. आणि सर्वजण आपल्याला शक्य होईल, तेवढे जास्त फटाके घेऊन येण्याचा प्रयत्न करायचे. सर्वजण एकत्र जमल्यानंतर फटाके वाजवायला सुरुवात व्हायची. सात वाजता जर सुरुवात झाली, तर ती पार बारा एक पर्यन्त चालायची मग याचा आनंद घेण्यासाठी गावातील

जंगलातुन काड्या, काठ्या आणि लाकडं घेऊन येतात, आणि त्यानंतर होळी पेटवली जाते. आणि संपूर्ण गावभर त्या होळीची त्या होळीचा जो प्रकाश आहे तो पसरतो. आणि सर्वजण त्या होळीची येऊन पूजा करतात आणि अशाप्रकारे होळी साजरी होते. आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे. त्यामध्ये committee सुद्धा निवडली गेली, त्या committee मधले लोक मात्र उत्तम. आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले गावाचे सरपंच यांनी गावाचा अतिशय चांगल्याप्रकारे उद्धार केला. गावाचा विकास करण्यामध्ये यांचा खूप महत्वाचा वाटा. आत्तापर्यंतच्या काळात गावामध्ये जे काही शक्य झालं नाही, ते या व्यक्तीने मात्र काही वर्षातच पूर्ण केलं असे आमचे सरपंच. गावांमध्ये वीजपुरवठा, पाणीपुरवठा अगदी नियमितपणे होतो. गावाच्या बाजूलाच नदी असल्यामुळे आमच्या गावाला भर उन्हाळ्यातही कधी पाण्याचा तुटवडा जाणवत नाही. नियमितपणे तीन दिवसांआड प्रत्येकाला पाणी येतं. दारामध्ये सरकारी नळ बसवलेले आहे, त्यानुसार आप-आपल्या हिशोबाने पाणी भरून ठेवावे लागते. गावात दळणवळणाची साधने सुद्धा आहे. गावातून वेगवेगळ्या पद्धतीची वाहने गावाबाहेर जातात आणि गावातही येतात. गावातील लोकांकडे motor cycle rickshaw, jeep, tractor, tempo , छोटा हत्ती आणि cycle

साधूसंतांचा वारसा लाभलेला आहे, त्यामुळे गावात मंदिर खूप. खालच्या पूर्वेच्या बाजूला जर गेलात तर नदीच्या ठिकाणी वसलेलं बुगळेश्वर महादेवाच मंदिर ते अगदी छान, त्याला बघितल्यानंतर मनामध्ये अगदी शांतता तयार होते. त्या म~ मंदिरामध्ये अगदी शांतता, नदीच्या काठी वसलेलं असल्यामुळे सर्वजण तिथे जायला होच म्हणतात. असं आमचं गाव खूप छान आणि सुंदररित्या विकसित झालेलं आहे, आणि गावातील सुशिक्षित लोकांमुळे गावचा विकास अगदी चांगल्याप्रकारे होतो आहे. ह्याबद्दल कोणतीही शंका नाही, एवढं बोलून माझ्या गावचा विकास थांबवतो. Hello मी नेहा. मी तुम्हाला कृषी शिक्षणाचे महत्त्व आणि गरज याचाबधल माहिती सांगणार आहे शेतकऱ्याला कृषी चंचणारा बाबत तर शिक्षणाचे करण्याचे प्रयत्न चालू आहेत ग्रहमीन तरुण पणे त्याचा निष्चित पणे फायदा होईल. भारत हा कृषी प्रधान देश आहे. असे ही देशात तथा महाराष्ट्रात साठ ते पासष्ट तर लोका शेती व्यवसावर अवलंबून आहे. ग्रहमीन भागातील लोकांची म्हणजे विका शेती व्यवसावर अवलंबुन आहे. महाराष्ट्रातील

चाळीस लाख शेतकरी कुटुंबंकडे एकते -दोन hector इतकेच जमीनेचे क्षेत्र आहे दोन ते चार hector एवडे क्षेत्रा असणारे सुंभारी

अत्यंत अल्फा शेतकरी आहेत. त्यापेकी प्रातिक क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषीशी उत्पादन्याचे बनवण्याची सहसमती नसते.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 आता विचार करने गरजेचे आहे शेतकरी आणि संसाधनयांचा सयुक्त प्रयत्न्नी शेती उत्पादन वाढवण्याचे मशक्य होत आहे शेती

कृषी उत्पादन वाडीसाठी मुख्या क्षेत्रे भंडवल यह सगळ्यांची वेवस्था या कृषीनी निविष्टा महत्वाचा या कृषीनी निविष्टा महत्वाचा आहे. त्यामुळे पेरणीसाठी सुधारीत दियाने, खते, पीक किव्हा रोप.

देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषीचा संसोधन करने, अभ्यास करून आणि विशेषतरी क्षण घेऊन विविध विषा समभंडीत उधारीत कृषी संसाधना

जमिनीचे induction जमिनीचे मशगत किवा जाडे वयांतरे आणि इतर शेती संबंधीत विषावर सुधारिक्ता सुदण्यांचा औषधे दुवारे उपलब्ध करून देनात आले आहेत.

पर्यंत कृषीचा संसाधण्यात आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठात अविरिध पणे सुधारित संसाधन्या विषयही संस्वधना त्यांनी सुरू आहे

तिथे आणि कृषी महाविद्यालय त्याविषयही त्याचात तसार करीत असतात. विविध मध्य माणसं वापरयासाठी केला जात आहे. शेतकऱ्याला कृषी संसाधन्या बाबत अ शिक्षण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जमीन बघातील शिक्षण घेऊन, घेऊन इच्छा अनुसार मुलींनी कृषी शिक्षण घेतले तर त्याचा अनिक पणे फायदा होईल प्रत्येक माणसं असे करताना त्या व्यवसही समभंडीत आवश्यक शास्त्रीय ज्ञान आवश्यक आहे. शिक्षण जयानं मिळवल्याला ज्ञानीचा आणि माहितीचा उपयोग निष्चित पणे यशशवी होण्यासाठी होतो ते सिद्धा झाले आहेत त्या विविध क्षेत्रात, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहे, त्या क्षेत्रातील त्या ज्ञानाचा जात असेल तर त्या ज्ञानांचा यशस्वी पणे उपयोग होत आहे. प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञानही शासकांवर आधारित असते शासर आणि तंत्रज्ञान यांची सांगळ घातलेली असते तंत्रज्ञानाचा वापर करताना.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

कारण आणि पहिलायाची माणसं मी विचार करून उत्पादनात लार करू शकता येते जमिनीत असणारे अन्नघटक यावर उत्पादन केले असते

त्यांना लागणाऱ्या पण्यंची गरज अभ्यासून त्यांना पाणी देणे गरजेचे असते त्यावरयेणाऱ्या किड -पडुयाचा एकावर दिसणाऱ्या लक्ष्या पाहून. त्यांचे स्वरक्षण करने महत्वाचे आहे या सर्व गोष्टींसाठी कृषीशाकि संभदीचे ज्ञान आवश्यक आहे त्यासाठी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनी कृषी विष्यहि शिक्षण घेण्याचा गरज आहे त्याच्यामुळे शेती उत्पादनचे निचीतपानी वापर होईल सर्वसाधारण पणे. पंधरा हजार लोकसंख्या असलेला गावात. आरोग्याच्या दृष्टीनी दोन ते तीन उच्च उच्चे डॉक्टरांची गरज असते. तसेच ते चार कृषी फक्त शेतकरी कडे असतील तर तर त्यांचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा गावातला शेतकऱ्यांना फायदा होईल.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

कृषी विद्यालयमधे सध्यातर प्रवेश प्रक्रिया चालू आहे या संधिचा फायदा ग्रहमीन मुलांनी घेतला पाहिजे ते शेतकरीचे मुले आहेत आणि ज्यांना अ कृषी विधाका म्हणजे अ आवड आहे त्यांनी कृषी -कृषीविधातामधे किवा कृषी विध्यपठामधे अ ~अ प्रवेश घेणा हे खूप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

त्याच्यात कृषी हे क्षेत्र खारच हे खुप महत्वाचा आहे. प्रतेक व्यवसही करताना, त्या व्यवस सम्भंडीत आवश्यक शासत्रिय ज्ञान गरजेचं असते त्यामुळे शिक्षण दुवारे अपल्याला कृषी तर माहिती मिळु शक्ते हा अपला हा भारत हा एक कृषी प्रधान देश आहे त्यामुळे भारतात खूप कृषीला खूप महत्त्णीय आहे क्षेत्र हे एक हम्म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 कृषीमधे विविध प्रकारचे शेती विविध प्रकारच्या ओ फळांचे, झाडांचे पालण करने. राजस्थान हे पश्चिम भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस kilometers एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील लोकसंख्या सहा करोड, शाह्यांशी लाख एकवीस हजार बारा एवढी आहे. व लोकसंख्येनुसार राजस्थानाचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हिंदी व राजस्थानी या येथील प्रामुख बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. राजस्थानची साक्षरता सदुसष्ट टक्के एवढी आहे. उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरा व गहू, ही येथील प्रमुख धान्य पिके आहेत. तर, ऊस, तेल व तंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून बनास, लुनी, घग्गर व चंबळ या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड व मेवाड असे दोन विभाग आहेत. राजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती. सिंधू संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया समजली जाते. या संस्कृतीतील काही महत्त्वाची शहरे राजस्थानात मध्ये होती. सिंधू नदीची लुप्त झालेली प्रमुख उपनदी सरस्वती राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही अनेक पुरातत्त्वीय खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात. डांगी, बिश्नोई, राजपूत, यादव, जाट, भील, गुर्जर, मीना व अनेक आदिवासी समूह हे राजस्थानमधील निवासी आहेत. त्यांचा आजच्या राजस्थानच्या जडणघडणीत मोठा सहभाग आहे. त्यांचा, राजस्थानाचा इतिहास हा राजेरजवाडे, लढाया, वीरस्त्रिया, धार्मिक संत महात्मे यांनी अजरामर केला आहे. राजस्थानच्या नावातच राजांची भूमी, असा अर्थ आहे. आजच्या राजस्थानात इंग्रजकालीन राजपुतानाचा मोठा भाग येतो. यात राजपूत राज्ये, दोन जाट संस्थाने व मुस्लिम संस्थाने येतात. जोधपूर, बिकानेर, उदयपूर व जयपूर ही प्रमुख रजपूत राज्ये होती. भरतपूर व धोलपूर ही जटांची राज्य आहे. टोक, हे मुस्लिम राज्यकर्त्यांचे संस्थान होते. राजपुतांचा इतिहास हा इस्लामी आक्रमकाला प्रखार विरोधक म्हणून नावाजलेला आहे. राजपुतांचा उदय साधारणपणे सहाव्या शतकात,

अरवली पर्वतापासून ते सिंधू नदीपर्यंत या राज्याचा पसार होता. भारतावरील पहिले इस्लामी आक्रमण आठव्या शतकात झाले. ते प्रतिहारी रजपुतांनी परतवून लावले. त्याला, राजस्थानची लढाई असे म्हणतात. या लढाईत प्रतिहाऱ्यांनी इस्लामी आक्रमकांचा इतका जबरदस्त पराभव केला की, त्यामुळे इस्लामचा प्रभाव पूर्वेकडे इराणपुरताच मर्यादित राहिला. पुढील, पाचशे वर्षे राजपुतांनी अनेक इस्लामी आक्रमणांचा सामना केला. दिल्लीचा शेवटचा प्रमुख हिंदू राज्य~ राजा पृथ्वीराज चौहान हा होता. अल्लाउद्दीन खिलजीने, मेवाडवर आक्रमण केल्यानंतरची राजपूत स्त्रियांनी केलेला जोहर रजपूत शौर्य व त्यागाची सीमा दर्शवतात. राजपुतांनी मोगल आक्रमणालाही जरी, प्रखर विरोध केला, तरी अंतर्गत दुही आणि राजकारण व मुत्सद्देगिरीचा अभाव, यामुळे मोगलांनी नंतर राजपुतांचीच मदत घेऊन संपूर्ण उत्तर भारतावर पकड मिळवण्यात यश प्राप्त केले. महाराणा प्रताप या चित्तोडगडच्या राज्यकर्त्याने मोगल आक्रमणाला प्रखर विरोध केला. महाराणा प्रतापचे आजही शौर्याचे प्रतीक म्हणून जनसमानता स्थान आहे.

बहुतेक राजपूत राजांनी मोगल साम्राज्याचे मांडलिकत्व पत्कारले होते. जयपूरच्या राजपुतांनी तर या साम्राज्याचे विस्तारकर्तेचे म्हणून मोठी कामगिरी बजावली. त्या काळात, राजपूत राजांनी, राजस्थानमध्ये, मोठ्या प्रमाणात संपत्ती आणली व त्याचा उपयोग महाले व किल्ले उभारण्यात केला. त्यामुळेच, राजस्थानात चांगल्या, स्थितीतील महालांची संख्या जास्त आहे. मोगाल साम्राज्याच्या उतरणीनंतर अनेक संस्थानानी स्वतंत्रपणे कारभारास सुरुवात केली. परंतु त्यांना मराठ्यांच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. शिंदे, व होळकरांनी अनेक राजपूत संस्थाने मांडलिक बनवली. British च्या आगमनामध्ये, अनेक रजपूत संस्थांनानी british शी समझोत्याचे राजकारण केले. काही वेळा आपल्या विरोधक,

British राज्यकाळात राजपूत राजे स्वतंत्र राहिली.

ते नैर्ऋत्य दिशांना पसरलेला आहे. व त्याची एकूण लांबी आठशे पन्नास kilometers इतकी आहे. अबू डोंगरावर, गुरू शिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे. पूर्व राजस्थानात व पश्चिम राजस्थानात हवामानाचा मोठा फरक असून पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रेताळ प्रांत आहे. पश्चिम भाग हा प्रामुख्याने थर वाळवंट मोडतो. थर वाळवंट पाकिस्तानात देखील शेकडो kilometers पर्यंत आहे. अरवलीपर्वत मोसमी वाऱ्यांचे विभाजन न करता त्यांना फक्त दिशा देतो. मोसमी वाऱ्याची दिशा अरवलीला समांतर असल्याने हे वारे, अरवली ओलांडण्याचे कष्ट घेत नाहीत. राजस्थानातील गोंदवाडा व मारवाड या प्रांतांत प्रामुख्याने शुष्क काटेरी वने आहेत. हि न, लुनी नदी, ही या भागातील प्रमुख नदी असून अरवलीच्या पश्चिम उतारावरून कच्छच्या दिशेने वाहते. ही नदी खरी नदी असून, फक्त बारेमार किल्ल्यातील, बालटोरा इथावरच गोडी आहे. हरियाणात उगम पावणारी घग्गर नदी ही हरियाणातील शुष्क भागातून येते. व थराच्या वाळवंटात लुप्त पावते. ही नदी, प्राचीन सरस्वती नदी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. अरवलीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण उत्तर भारताच्या सरासरी इतके असल्याने हा भाग बऱ्यापैकी सुपीक व सिंचित आहे. ह्या भागात काठेवाडी प्रकारची शुष्क वने आढळतात. ह्या प्रकारच्या वनांमध्ये अतिशय वैशिट्यपूर्ण जैववैविविधता आढळते. तसेच, या भागातील जनमानसांत असलेल्या पशुपक्ष्यांविषयी विरुधीय, असलेल्या आस्थेमुळे वन्यजीवन सहज पहावयास मिळते. मेवाड प्रांतात राजस्थानचे सर्वाधिक जंगल आहे. येथे केवळ शुष्क जंगल नसून मध्य भारतात आढळणाऱ्या मोठ्या पानांची सागाची वनेदेखील या भागात, आढळतात. राजस्थानचा सर्वात पूर्वेकडचा भाग मेवात म्हणून ओळखला जातो. हा भाग उत्तरप्रदेश व हरियाणा या राज्यांच्या सीमेलगत आहे. बिनास व चंबळ ह्या गंगेच्या,

जयपूर, उदयपूर, जोधपूर, जेसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. जयपूर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर व अंबरचा किल्ला, ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला पहाण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. जोधपूर शहरातील मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस ही पहाण्याजोगी स्थळे आहेत. जोधपूर जवळील मंढोर येथे पूर्व मध्ययुगीन देवळे आहेत. जेसलमेर हे वाळवंटातील एक ऐतिहासिक शहर आहे. जेसलमेरचा किल्ला, थरचे वाळवंट व येथील मध्ययुगीन हवेल्या पर्यटकांना आकर्षित करतात.

धर्मीयांची अनेक भक्तिस्थळे आहेत. रणकापूर, भिलवाडा, जेसलमेर, जोधपूर, माउंट अबू येथील दिलिवाडा मंदिर तसेच, सिरोही जिल्ह्यातील अनेक मंदिरांना दरवर्षी हजारो पार्यटक,

हाय hi एवरीवन everyone. तर आज आपण बोलणार आहे, एंटरटेनमेंट entertainment बद्दल. तर एंटरटेनमेंट entertainment मधे, तुम्हाला माहितच असल कि, आपण बऱ्याच गोष्टीन मधून एंटरटेन entertain होऊ शकतो.

ह्या सगळ्या गोष्टीन मधून आपण, स्वतहाला एंटरटेन entertain करू शकतो. जसं कि अता नवीन नवीन, लैपटॉप laptop वर पण गेम्स games निघलेत, त्यातून पण आपण आपल्याला एंटरटेन entertain करू शकतो, गेम्स games खेलुण. किव्हा अह यूतुब youtube वर वीडियोस videos बघून पण आपण एंटरटे entertain होऊ शकतो. तसच आता फैशन fashion मधे पण, खुप सरे फैशन fashion चे विडियो video येतात. नैक चे विडियो video येतात. ते बघून पण आपण, स्वताला एंटरटेन enteratain करू शकतो. तसेच बारे जन टीवी tvtelevision बघतात, त्यामध्ये पिक्चर picture मूवीज movies, सीरियल serial, बघू शकतो. आपण क्राइम पट्रोल crime-patrol बघू शकतो, सि-आय-डी CID बघू शकतो. अह मराठी सीरियल serial, हिंदी serial, ह्या सगळ्या गोष्ठी बघू शकतो आपण. आणि आपल्याला आवडतं सुद्धा बघायला, कारण कि आपण त्यातून एंटरटेनमेंट entertainment होतो, एंटरटे entertain होतो. आणि एंटरटेन entertain होण्यासाठी आपल्याला अह विशिष्ट, म्हणजे आपल्याला ती गोष्ट आवडली पाहिजे, तरच आपण ती बघू शकतो. जसं कि मला आता, एखादं पिक्च picture, चालुये टीवी tv वर, आणि तो मला आवडत नसेल तर, मे त्यातून एंटरटेन entertain होणार नाही. कारण, आणि तेच माझ्या शेजारच्या मित्राला आवडत असेल, तर तो त्यातून एंटरटेन entertain होऊ शकतो. मग~पण माझ तसं नाहीये. मला असा वाटतं कि, मला आपल्याला जी गोष्ठ आवडते, ती सगळ्याना आवडली पाहिजे. असं कही नाहीये, आपण जो पर्यंत एंटरटेनमेंट entertainment होतो, एंटरटेन entertain होतो, तेन~त्या प्रतेक्ष आणि, त्याच सीरियल serial आपण बघितल्या पाहिजे. जसं कि मी अता मराठी पण टीवी~सीरियल TVserial बघते, हिंदी सीरियल serial बघते, कारण कि त्या मला, आवडतात, आणि मे मी त्यातून एंटरटेनमेंट entertainment होते.

अह तिची जी सासु आहे, ती तिला कही अं शिकू देत नाही. तिच्या मुलाला तिच्या आई पासून दूर करते. तर ते पण नहीं केलं पाहिजे. तर पैस्यां साठी, अं कोणतं पण, म्हणजे कश्यात अह हद्दीच्या पार नाही गेलं पाहिजे, पई~पैस्यां-साठी कही पण केलं नाही पाहिजे. तर त्या सीरियल serial, मधे कसं दाखवलय कि, ती जी अह बाई असते ती, तिची सासू ती पैस्याँ-साठी कोणत्या पण, हद्दिला पार जाती. तिचं खून करायला जाती, तिला अह किडनैप kidnap करायला लावती गुन्द्याना. तिला तिच्या नव्र्यापासून दुर करण्यासाठी, आणि तसंच त्यानी त्या मुलाला तेच्या आई पासून पण दुर केलेलं आणि ति त्या मुलाची काकू आस्ती. तर ती स्टोरी story, मला खुप आवडलिये. आणि जेव्हा तिथं अं हिरोइन heroin त्या हीरो hero च्या, पल्लवी ज्या नावाची हिरोइन heroin असती, ती त्या शंतनू च्या लाइफ life मध्ये येती. त्याच लाइफ life कसं चेंग change होतं, आणि कसं पोसितिवेली positively, चेंग change होतो, ते दाखवलय. मग त्याला समजतं, कि आपल्या आई ची किम्मत का्य आहे, आपल्या आई ची का्य चुक नाहीये. ह्यांनी आपल्या आई ला फसवलय. मग तो तेच्या आ~आई ला आई पण म्हणत नसतो. पण जेव्हा पल्लवी स्वाथाच च लग्न झालं मग ती त्याला समजुन सांगते कि, नहीं! आई तशी नाहीये, तू तिच्यासोबत तसं वगु नको. तसं बोलू नको. तुझी आई खुप चांगली आहे. तुझ्या आई ला वाइट दाखवण्याच प्रयत्न केलाय. तेव्हा त्याला समझत कि, हा हो. आपली आई तशी नाहीये. तर मला ते सीरियल serial खुप आवडते. अता तर त्यामध्ये खुप छान दाखवलय. अता त्याला सम्ज्लय कि ती मोठी आई त्याची ती खोटं बोलतीये. आणि ती सगळ तिच्या मातलबा साठी करतीये. मग त्यानी तिला घराच्या बाहेर काडून दिलं. आणि त्यांचं जे सूर्यवंशी कॉलेज college असतं, त्यातून पण तिला दखल अं म्हणजे बाहेर काडून दिलेय. एंटरटेन मधे साठी खुप आवडत्य ते सीरियल serial.